no sound Pollution, no air Pollution only तामसी Pollution तामसी Pollution होता होता अं

पहिले न पहिले झाड कुठं आता मदी एकदम झाड पडलं किती मोठं निमचं झाड होत पिपलच झाड होत की निमचं किती मोठं होत एवढं मोठं वर्ष किती वर्ष लागले त्या झाडाला मोठं आता आता पडलं एक हप्ता दोन हप्ता पहले पूर्ण झाडच खाली पडलं बर त्या मानुसला काही झालं नई तिथे एक बाप्या आणि एक मानूस होता कोणी बोललं काय कोणी औषध बिवषध टाकलं टाकलं असलं म्ह्णून असं झालं असेल आता बघते खाली जाऊन की, light आला कि नई आला मग आज झोपायला भेटणार की काय माहिती परंतु गर्मीनी कोणी झोपणारच नई ते सर्व आज वाटते बाहेर खा पी करेल सर्व बाहेरच फिरत राहणार आहे. आता बघूया किती वाजता light येते. किती वाजता light नई येते light नई आले तर मग त्या दवशी सारखं केलेले ना बाहेर चटाई वर चटाई बिटाई घूं बसलेले करावं लागणार आहे मग पोरांची मज्जा आहे.

TV नाही त चालेल पन mobile त पाहिजेच ना mobile is must असा झालेलाय आता अं तुमच्या इथे light हाय की नई अं आम्हीत सगळे बाबा timing बघून बघून charging करतो. सगळे line नी पाठीमागे mummy चा पहिला मग papa चा पहिला मग माझं मग दादाच असं करून आम्ही charging ला लावून लावून

नई कारण ते चालतच खराब झालंय नई आमच्याकडे कस माहिताय तीन चार box आहे वेगवेगळ्या सर्वांचे नई त आपल्या आपल्या room मध्ये जाऊन आपापल्या room मध्ये जाऊन आपण charging करायचं असं तुमचे पण हाय न room मोठे हाय न तुमचे त तुमचे room मध्ये अं असेल ना? अं काय ग? हा मोटे मग ये summer मध्ये तुम्हाला खूप Bill येत असेल ना? हम्म येते की नई येते?

बापरे एवढं आलंय

अं गर्मीमध्ये bill कमी यायला पाहिजे जर, power cut हाय अं power cut असते. मग bill कसा एवढं येते आपल्याला आपल्या घरात AC थोडी आहे आपण fan लावून झोपतो त्यांनी एका हप्ता मध्ये विचार कर दोन तीन ता दोन दिवस तर light येत जेते येते जेते किती तास आपण बिना light टीच बसतो आहे. हा किती तास आपण बिना light टीचे बसलो आहे तरी पण आपल्याला bill किती येते. ते bill चच problem हाय न बाय इथे बघ आता कितीक building गा हाय पन building मध्ये light च नई दिसत हाय सर्व कालोख कालोख झालेलया असं झालेलया चल चला ठेऊ का आता? नई थांब झरा आह मला एक विचारायचं होत. ते तुमचं पाठ

short serket झालेला. आमच्या इकडे हे झाला आणि मग इथं दारात पारदा होता ना पूर्ण आग पेटलेली पडद्याला याचा अह असं झालेलं काय?

अरे मग काय केलं? पानी वगैरे टाकलं पानी टाकायचं होत माहितीच नव्हती पन पानी टाकलं फटाफट बुझवल आग अं असं झालंय काय अच्छा आता बर आहे न तिथे सर्व? कोणाला harm त नाय झालं न? ताई tai bye

अं काय झालेलं? झालं की नाई? अरे असं म्हणजे kitchen मध्ये होतो न आम्ही तर असं वाटलं कुठेतरी light वाईट चालले आहे असं काही कोणी तरी काही हे केलं असेल एकदमच लक्ष गेलं दरकडचं तेव्हा समाज

चला आता ठेऊ काय? मला बोलावतात अं चाला

हे अं तुम्हाला नंतर मी हे देईल पाठवते link मी तुम्ही ते order करा मस्त एक cooler आलाय market मध्ये

कितीला भेटेल जास्त नाय some time अं पंधराशे का काय हाय पन ते आपल्याला ते आपल्याला आठशे साडेआठशे पर्यंत देईल

हा हा चालेल तू पाठव मी link बघते मग मी order करते. मग तू मला help कर order करतांना करताना

आणि ते लोक कस register करून पन देतात अं आपलं warranty च IVS का CES असं काहीतरी आहे म्हंटल तेवढं तरी बस झालं

कस है tariff plan वाढलं ना

tariff plan वाढलाय त्याच्यामुळे आपलं bill आता जास्त येणार ok ok हा मला सांग

मला एकदा आहे न फक्त आठवण द्या उद्या

बर बर झोपा आराम करा bye bye

Hi म्हणजे गीतेचा सारांश एका अर्थाने आहे Contains of गीता summarized ज्याला शिलाक्रोपदानी इंग्लिश मध्ये नाव दिले आहे गीतेचा सर्व विषय त्याचा सारांश रुपात क्रोपदांनी दुसऱ्या अध्यायामधे चर्चा केली आहे त्यामध्ये कांश योग्य सुरुवातीस त्यानंतर कर्मकांडाची थोडी चर्चा केलेली आहे सकाम कर्माची त्यानंतर निष्काम कर्मयोग आहे बुद्धी योग आहे याविषयांची चर्चा केली आणि अं शीतप्रज्ञ ज्याची बुद्धी शीत आहे या व्यक्तींची ज्याच्या भगवान श्री कृष्णांनी यामध्ये केली याचे कारण म्हणजे अर्जुनाने पाच युक्तिवाद उपस्थीत केले होते न लढण्यासाठी आणि त्याला उत्तर म्हणून भगवान श्री कृष्णांनी अं अशा पद्धतीने एका संक्षिप्त रुपामध्ये हे ज्ञान अर्जुनाला सांगितलं सर्वश्रेष्ठ काय आहे या बुद्धियोगा द्वारे तू तुझे कार्य कर तुझे जे नियत नियत कर्म आहे लढण्याचे एक क्षत्रिय म्हणून जे तू कर आणि लढ ज्याद्वारे तुला सर्वोच्च सिद्धी सर्वोच्च जीवनाची जीवनाचे जे लक्ष्य प्राप्त होईल अशा पद्धतीने भगवान श्री कृष्णांनी सांगितलं पण हे सांगून सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका उपस्थित झाली कारण या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णांनी माझ्या मते एकोणपन्नासाव्या श्लोकामध्ये पन्नास कि एकोणपन्नास एकोणपन्नासाव्या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात दुरेंनहि अवर्रम कर्म बुद्धी योग धनंजय भगवान श्री कृष्ण तर बुद्धियोग सर्वश्रेष्ठ आहे जो एका अर्थाने भक्तियोग आहे की कार्य केले पाहिजे पण फळाची अपेक्षा न ठेवता आणि भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या प्रसन्नतेसाठी असं कार्य अं केल्याने कर्मामध्ये मोक्ष बांधला जाणार नाही हे भगवान श्री कृष्णांनी सांगितलं अर्जुनाला आणि तिथे अं ह्या अं बुद्धीयोगात कार्य करताना कसं कार्य केले पाहिजे हे सांगताना एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले एकोणपन्नासाव्या श्लोकमध्ये दुरेंनहि अवर्रम कर्म चुकीचे कार्य जे आहे अयोग्य कार्य आहे ते दूर ठेव बुद्धियोगा धनंजय या बुद्धियोगाद्वारे तर मग आता अर्जुनाला प्रश्न पडला कि भगवान श्री कृष्ण सांगत आहेत की चुकीचे कार्य दूर ठेव फक्त चांगले कार्य कर आणि मला लढण्यासही सांगत आहेत असं कसं एका एका दृष्टीने सांगतायेत की ज्ञान किंवा बुद्धी याचा वापर करून अयोग्य कार्य न करणे हे जास्त उच्च दर्जाचे आहे तरीही मला पुन्हा का कर्मामध्ये अं भाग घेण्यास सांगत आहेत तर ह्यांचं उत्तर म्हणून पुढचे तीन अध्याय एका अर्थानी भगवान श्री कृष्ण सांगत आहेत आणि मग तिथे उल्लेख केल्यानंतर मग सहाव्वा अध्याय सांगतात जिथे अष्टांग योग्य किंवा ध्यान योग्य अशी चर्चा आहे तर अं या अध्यायाला नाव आहे कर्म योग तिसऱ्या अध्यायाला जेव्हा कर्म शब्द वापरला जातो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे कर्म शब्द अनेकवेळा जे आपण कार्य करतोय त्या कार्यासाठी वापरलं जात म्हणजे एखादं कार्य

हे माझंच कर्म आहे म्हणजे तुम्ही आधी केलेल्या कर्माचे जे फळ आहे त्यालाही इथे कर्म म्हणून संबोधले जाते हे माझंच कर्म जेव्हा म्हणतो त्या त्याचा अर्थ माझ्या पूर्वी केलेल्या कर्माच फळ आता मला हे भोगावं लागत या अर्थाने कर्म शब्द वापरण्यात आलेला आहे भगवतगीतेमध्ये किंवा दुसऱ्या अजून एका अर्थाने वापरण्यात आला आहे की अं असं कर्म जे एका भौतिक इच्छेच्या हेतूने करण्यात आलेला त्यालासुद्धा कर्म असे म्हटलेले आहे भगवतगीतेमध्ये अनेक ठिकाणी आणि या अध्यायामध्ये सुद्धा तर भगवान श्री कृष्णांनी अशापद्धतीने सांगितल्यानंतर अर्जुनाला प्रश्न उध्दभवला कि जर अं बुद्धीचा वापर हा जास्त श्रेष्ठ आहे तर मग मी बुद्धी वापरुन युद्ध अं टाळू शकतो आणि या चुकीच्या कर्मामध्ये ज्याद्वारे एवढ्या लोकांचे हिंसा होणार आहे एवढे सारे गोष्टी होणार आहे जो युक्तिवाद अर्जुनानी आधी केला होता त्यासर्व गोष्टी मी टाळू शकतो असा विचार अर्जुनाच्या मध्ये मनामध्ये आला तर दुसऱ्या अध्यायात तसं पहायला गेलं तर सर्वगोष्टी भगवान श्री कृष्णांनी सांगितलेल्या आहेत पण त्या अं अतिशय एका अर्थाने अं सूत्रबद्धरीत्या नाही सांगितलेल्या systematically ज्याला मराठीत म्हणतो आपण systematically तर त्या systematically भगवान श्री कृष्णांनी सांगितलेल्या नाही दुसऱ्या अध्यायामध्ये त्या आता यापुढे एकदम सूत्रबद्धपद्धतीने एकेका विषयाची चर्चा घेऊन त्याविषयाबद्दल चर्चा करत आहेत भगवान श्री कृष्ण तर या इथे भगवान श्री कृष्ण असा प्रश्न अर्जुन विचारेल तर आता पहिल्या श्लोकामध्ये तेव्हा कर्मयोग म्हणजे नक्की काय तर कर्म योगाची किंवा निष्काम कर्म योगाची चर्चा या अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे कर्म योग म्हटल्यानंतर निष्काम कर्म योग सकाम हे कर्म झालं कारण ते तिथे योग येणार नाही कारण जेव्हा योग येईल तेव्हा भगवंताशी संबंधित आहे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आहे त्यामुळे कर्मयोग जेव्हा म्हंटले जाते तेव्हा एका अर्थाने निष्काम कर्मयोगासाठी तो शब्द वापरण्यात आलेला आहे तर हा तिसरा अध्याय आज आपण माझ्या अंदाजानुसार पहिल्या पाच श्लोकांची चर्चा करुया या अध्यायामध्ये एकूण त्रेचाळीस श्लोक आहेत जरी आपण average पाच श्लोक जरी रोज चर्चा केली तरी तीन आठवड्यामध्ये हा अध्याय पूर्ण व्हायला हरकत नाही म्हणजे नऊ सत्रांमध्ये नवा पाचा पंचेचाळीस त्रेचाळीस श्लोक आहेत तर नऊ सत्रामध्ये हा अध्याय पूर्ण होऊ शकेल जर आपण या योग्य वेगाने जर पुढे गेलो पाच पाच श्लोक रोज चर्चा करुन आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सारांश पाहत होतो आता आपण अं व्यवस्थित चर्चा पुढे घेणार आहोत त्यामुळे पूर्ण तात्पर्य प्रत्येक श्लोकाचे वाचणार आहोत जे शिलाप्रभुपदांनी लिहलेले आहे त्यामुळे थोडा वेग तेवढा नसेल दुसऱ्या अध्यायासारखा दुसऱ्या अध्यायात आपण अकरा सत्रामध्ये पूर्ण केले बाहत्तर श्लोक म्हणजे सात श्लोक जवळपास एका सत्रामध्ये आधी थोडीशी अं प्रस्तावना वगैरे झाली पण इथे आपण प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक शब्द तिथला वाचणार आहोत ज्याद्वारे आपण व्यवस्थितरित्या अं म्हणजे विषय आहे तो समजून घेऊ शकू तर अध्याय तिसरा श्लोक पहिला सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयन्त करा अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन हे जनार्दन भगवान श्री कृष्ण जर बुद्धी हि कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर मग मला अशा घोर कर्मामध्ये का नियोजित करत आहात तुम्ही अशाप्रकारे अर्जुनाने प्रश्न विचारला ज्यायसी म्हणजे श्रेष्ठ चेत म्हणजे जर जर सकाम कर्मापेक्षा जर बुद्धी श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात असा प्रश्न कारण अं घोर आहे कार्य अतिशय भीषण आहे यामध्ये खूप सारी हत्या होणार आहे खूप लोक मृत्युमुखी पडणार आहेत त्यामुळे अर्जुनाला जो एकोणपन्नासाव्वा श्लोक जो भगवान श्री कृष्णांनी सांगितला होता तो विषय आठवला कि दुरेंनहि अवर्रम अशाप्रकारच्या पाप कृत्यांना दूर ठेव बुद्धी वापरुन अर्जुनाला वाटतंय की हे युद्ध करण म्हणजे सुद्धा एका अर्थांनी चुकीचे कार्य आहे त्यामुळे तुम्ही मला दूर ठेवायला सांगताय तर म असा अं दुट्टप्पी कार्यक्रम तुम्ही का राबवता आहात एका अर्थाने सांगताय की बुद्धी श्रेष्ठ बुद्धी वापरुन योग्य ते कार्य केले पाहिजे आणि मला या कार्यामध्ये सुद्धा नियोजित करत आहात तात्पर्य आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांनी या पूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरुप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे सांख्य योग जिथे शरीर आणि आत्मा आपण पाहिले आकरा ते तीस श्लोक मागच्या अध्यायाचे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धी योग किंवा कृष्ण भावना हा आहे अशी शिफारस केली आहे

आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याचवेळा एकांत वासात पवित्र्य हरिनामाचा जप करुन पूर्णपणे कृष्ण भावना मोहित होण्याकडे प्रवृत्त होतो परुंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र्य हरिनामाचा जप करणे उचित नाही कारण अशाठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसम्मान प्राप्त होईल अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना बुद्धी योग

आणि भगवंताची भक्ती करा म्हणजे या जगातील कार्य आहे त्यातनं दूर पळा दूर कुठेतरी जाऊन अं आपल्या अध्यात्मिक बुद्धी उन्नतीसाठी प्रयन्त करा हि खरी बुद्धी असा अर्जुनाचा समज किंवा गैरसमज झाला दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते हे एक आहे कारण की समजलंय पण समजलंय असं न दाखवणे म्हणणे कि हो तुम्ही तर सांगितले बुद्धी योगचा पालन करा तर मी चाललो क्षत्र ठेऊन मी बुद्धी योग करतो तिथे जाऊन भक्ती करतो एखाद्या ठिकाणी संन्यासाचे जीवन जगतो मी भिक्षा मागून जीवन जगतो अशापद्धतीने काहीतरी करुन युद्ध टाळायचे कारण पाच कारण आधी सांगितलेले अर्जुनाने जी डोक्यात होती ती परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने हि गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्री कृष्णांनी आपल्यासाठी आचरणीय अश्या उचित मार्गाबद्दल प्रश्न केला पण अर्जुन ठीक आहे आता मग मी चाललो म्हणून निघून नाही गेला हि एक खूप उत्तम हा एक गुण अर्जुनाचा इथं सांगितलेला आहे की शंका मनात आल्यानंतर अर्जुनानं भगवान श्री कृष्णांना गुरु म्हणून स्वीकार केलेलं आहे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम दुसरा अध्यायाच्या सुरवातीला आता मित्रामित्रांचा वार्तालाभ पुरे आता मी शिष्य आपण गुरु आता गुरु प्रमाणे मला आज्ञा करा त्यामुळे आता मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालाय अर्जुनाचा लगेच भगवान श्री कृष्णापुढे ठेवत आहे प्रश्न विचारत आहे हाच प्रश्न ह्याच्यासारखाच प्रश्न पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला पडतो तिथेही असंच प्रश्न विचारतोय अर्जुन

आणि भगवान श्री कृष्णांच्या इच्छेप्रमाणे युद्ध करण्यास तयार होत नाही तो पर्यंत अर्जुन प्रश्न विचारत राहील हा खूप मोठा गुण आहे अर्जुनाचा जिज्ञासा करणे प्रश्न विचारणे कारण आपण पाहतो भागवतगीते मध्ये सुद्धा महाभा अं महाभारतामध्ये सुद्धा श्रीमत भागवतामध्ये सुद्धा सर्व वैदिक साहित्यामध्ये प्रश्न उत्तर चर्चा आहे खासकरुन श्रीमत भागवता मध्ये प्रश्न आहे त्याच उत्तर देण्यात आलं आहे जेव्हा प्रश्न विचारला जातो श्रोत्यांद्वारे तेव्हा व्यक्त्याला व्यक्त्यांद्वारे त्या कृष्ण भगवान श्री कृष्ण संबंधीत विषयांवरती अजून सखोल चर्चा होते श्रीमत भागवतामध्ये खूप सुंदर उदाहरणं आहेत त्याची अनेक ठिकाणी सुखदेव गोस्वामी पुढे निघालेले कारण सातच दिवस होते परीक्षेत महाराजांकडे पण परीक्षेत महाराज म्हणतात नाही नाही नाही थांबा मला हे व्यवस्थित सांगा हे असं का ते असं का पाचव्या संघामध्ये भागवताच्या पूर्ण ब्रम्हांडाचा पूर्ण geographical जी काय भूगोलीक चर्चा आहे भूगोल नाही वैश्विक ब्रम्हांडाची जी चर्चा आहे अं सर्व COSMOLOGICAL ब्रम्हांडामध्ये कुठे काय आहे सर्वाची चर्चा झाली तिसऱ्या अध्यायापासून चर्चा चालू होती ती दुसऱ्या अध्यायापासून दुसऱ्या संघापासून तो खरंच दुसऱ्या संघात आहे तिसऱ्या संघात आहे ब्रम्हदेवांचा जन्म ब्रम्हदेवाने कश्यापद्धतीने ब्रम्हांडाची निर्मिती केली आणि चौथ्या पाचव्या संघापर्यंत चर्चा होते आणि मग पाचव्या संघाच्या शेवटी नरक लोकांची चर्चा होते तेव्हा पुढे जात असतात सुखदेव गोस्वामी तेव्हा परीक्षेत महाराज थांबवतात नंतर तो नरक लोकात का जातोय त्याला का शिक्षा केली जाते कुठलं कार्य केल्यानंतर जातो मग तिथे सहाव्वा संघ चालू होतो अजानमेळ्याची कथा चालू होते अशाप्रकारे अनेक ठिकाणी दहाव्या संघ पूर्ण कृष्णलीला नव्वद अध्यायांची कृष्णलीला

दहाव्या संधामध्ये सुखदेव महाराज असं म्हटल्यानंतर परीक्षेत महाराज म्हणतात नाही नाही हे मला विस्तारात ऐकायचं आहे भगवान श्री कृष्णाचं आणि तेव्हा मग नव्वद अध्यायामध्ये चर्चा त्यामुळे इथे जे अर्जुन करत आहे अर्जुन हा प्रश्न विचारत आहे आपल्या सर्वांसाठी कारण दुसरा अध्याय वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रश्न पडतील कि असं का म्हटले भगवान श्री कृष्ण असं का म्हंटले आणि तिथे अर्जुन प्रश्न विचारतोय मग भगवान श्री कृष्ण systematic यासर्वगोष्टी कर्म योग ध्यान कर्म संन्यास योग कर्म संन्यास योग ध्यान योग विभूती योग पुढे यासर्व गोष्टींची systematic चर्चा होईल एक एका अं मार्गाची आणि अं अशापद्धतीने हे सर्व

केला मनामध्ये संभ्रम नाही ठेवला किंवा आलेल्या विचारांद्वारे तडकाफडकी कार्य करुन मोकळा ही नाही झाला हे खूप महत्वाचं आहे

बुद्धि मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्रुयाम व्यामिश्रेणेव वाक्येंन हे दुट्टप्पी बोलणे संधिक्त मला अजून confuse होतोय मी याच्यामुळे एकदा सांगतात असं कर मग परत म्हणताय युद्ध कर बुद्धि मोहयसीव मे माझी बुद्धी तुम्ही मोहि त करत आहात तद तदेकं वद निश्चित्य निश्चित एक सांगा काय करायचं येन श्रेयो हमप्रुयाम येन श्रेयेह हमप्रुयाम यांनी निश्रिय

सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा तात्पर्य यापूर्वीच्या अध्यायात भगवतगीतेचे प्रात्साविक निवेदन म्हणून सांख्ययोग बुद्धियोग बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह निष्काम कर्मआणि नवसाधकांची स्थिती इत्यादी विविध मार्गाचे वर्णन करण्यात आले आहे पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गांची सुसंमंध मां सुसंबंध मांडणी आवश्यक होती

विपर्यास न करता त्यांचा स्वीकार करु शकतील शब्दांची फसवणूक करुन अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्री कृष्णांचा उद्देश नव्हता तरीही अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता ही सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवतगीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहेत तर गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे हे रहस्य जाणून घेण्याचे जे प्रयन्त करत आहेत आपण सर्वजण इथे आपण चर्चा करत आहोत आपण विध्यार्थी आहोत भगवतगीतेचे यासर्वांसाठी अर्जुन हा प्रश्न विचारत आहे की खरी अध्यात्मिकता म्हणजे निष्क्रियता की सक्रिय सेवा यापैकी काय म्हणून म्हणतोय तदेकं वद निश्चित्य एका ठिकाणी म्हणतायेत बुद्धी योगा इंद्रिय निग्रह करा चुकीच्या कार्यात सहभागी होऊ नका आणि दुसरी कडे म्हणतायेत की

श्रीभगवानुवाच लोकेस्मिनद्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन साख्यानां कर्मयोगेन योगिनाम लोकेस्मिनद्विविधा निष्ठा दोन प्रकारच्या निष्ठा किंवा विश्वास लोकांची या जगामधे आहेत भगवान श्री कृष्ण सांगतायेत पुरा प्रोक्ता म मयानघ मी तुला आधीच सांगितलेलय अशाप्रकारच्या दोन निष्ठा आहेत ज्ञानयोगेन साख्यानां या अं अं सांख्य मार्गाचे पालन करणारे म्हणजे काय म्हंटलेले याला प्रायोगिक तत्वज्ञांच्या तत्वज्ञाना ज्ञानांच्या तत्त्वज्ञांनी जे प्रायोगिक तत्त्वज्ञांनी आहेत जे अं सांख्य तत्वज्ञानाद्वारे या जगातील सर्व जे ELEMENTS आहेत जे

philosophical speculation याद्वारे अं हे जग आणि यापलीकडचे जग जाणून घेण्याचा प्रयत्न करतायेत आणि कर्मयोगेन योगिनाम आणि दुसरे जे आहेत ते कर्मयोगाद्वारे किंवा निष्काम कर्मयोगाद्वारे किंवा बुद्धी योगाद्वारे किंवा भक्ती योगाद्वारे या सर्वगोष्टी एका दृष्टीने समानार्थी सुद्धा आहेत या कर्मयोगाद्वारे भक्ती योग हा कर्मयोगाशी

मागच्या अध्यायात आपण पाहिलं निहा विक्रमणाशोस्ते थोडी सुद्धा प्रगती झालेली या मार्गावरती चिरकाळ आपल्यासोबत कधीही ती नाश होत नाही हे सर्व बुद्धी युगाची अं वैशिष्टय आहेत तर बुद्ध अं भक्ती योगाचे जे वैशिष्ट्य आहेत ते सगळीकडे आहेत पण ढोबळमानाने सहा अध्यायामध्ये कर्मयोगाची चर्चा आहे पुढच्या सहा अध्यायामध्ये भक्ती योगाची चर्चा आहे सात ते बारा आणि बाराव्या अध्यायात PEAK मधे जातो भक्ती योग अं अं इथे भगवंत म्हणतात की असा व्यक्ती मला अत्यंत प्रिय आहे योमधभक्तासमेप्रियः बाकी कुठेही म्हटलेले नाही भगवतगीतेमधे समेप्रिया समेप्रिया एके ठिकाणी बाराव्या अध्यायात समेप्रिया समेप्रिया योमधभक्तासमेप्रियःभक्तिमान योग समेप्रिया आणि मग तेरा ते अठराव्या अध्यायामध्ये ढोबळमानाने एका अर्थी ज्ञान योगाची चर्चा करण्यात आलेली आहे तर अं जेव्हा कर्मयोग भगवान श्री कृष्ण म्हणतायेत योगिनाम जे योगी आहेत जे ज्ञान योगी आहेत ते सांख्य संख्याद्वारे या गोष्टींची चर्चा करतात आणि जे कर्मयोगी किंवा निष्काम कर्मयोगी बुद्धियोगी भक्तियोगी आहेत ते कर्माद्वारे कर्मयोग कर्मयोगाद्वारे या कार्याला

श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयन्त करणाऱ्या मनुष्याचे दोन वर्ग आहेत काही जणांचा सात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगांद्वारे आणि इतरांच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो तात्पर्य दुसरा अ दुसऱ्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या श्लोकांमध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या दोन मार्गाचे वर्णन भगवंतांनी केले आहे दुसऱ्या अध्यायात

आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी या श्लोकामध्ये केले आहे ज्या लोकांची तर्ककरुन प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या सहाय्याने सर्वज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी संख्य योग किंवा आत्मा आणि प्रवृत्तीच्या स्वरुपाचे पृथकरणात्मक ज्ञान ही विषय वस्तू आहे चर्चा करतानाच क्लिष्ठ वाटतं सामान्यमनुष्यासाठी हा मार्ग नाहीये ज्ञान योगाचा किंवा सांख्ययोगाचा ही पुढे चर्चा होईल तर्क करुन तत्वज्ञानी चर्चा करुन ज्ञान प्राप्त करुन आत्मा आणि प्रवृत्ती यांचं पृथकरण सांख्याद्वारे उद्दिष्ठ जर आपण तिसऱ्या कंधामध्ये गेले भागवताच्या तर भगवान कपिल यांनी कपिलदेव त्यांची आई देव होती अतिशय क्लिष्ट अशा विषयांची चर्चा करत आहे त्यांच्या सोबत जिथे ते सांख्ययोगाची चर्चा करत आहेत तर की की ज्याला खूप याला analysis करणारी अशी

engage करण्यासाठी फार सुविधा नाहीयेत तर अशा पद्धतीने हा एक मार्ग आहे दुसऱ्या अध्यायातील एकसष्ठव्या श्लोकामध्ये सांगितल्या प्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावनाभावी कर्म करणाऱ्यांचा आहे

दोन्ही पैकी कुठल्याही मार्गाने जिथं अं इंद्रियांना कार्य करण्याची सुविधा हि आहे कर्मयोगामध्ये तिथे सुद्धा काय सांगितलंय एकसष्ठव्या श्लोकामध्ये तानी सर्वाणि संयम्य युक्त आसित मत्परः त्या योगामध्ये युक्त हो आणि वशे ही यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तो व्यक्ती कार्य करतो पण अं त्याची इंद्रिय संयमामधे आहेत